हो हो सगळे छान. थोडसं माझ्या मैत्रिणीच्या मुलीला ना पत्रकार मध्ये एक करियर करायचा आहे, जर्नलिज्म मध्ये. तुला काही माहिती आहे का त्याच्याबद्दल? हां जर्नलिज्म हि एक अ म्हणजे डिग्री असते.

ती अफ्टर म्हणजे बारावी नंतर तुम्ही त्याला अॅडमिशन घेऊ शकतात. जसं आपण आर्ट, कॉमर्स करतो ना अच्छा त्याला बारावी कम्पलसरी असते.

ते सब्जेक्ट हां. तर त्यामुळे जे आर्ट्स साइडचे असतात ना मुलं हे म्हणजे छान करू शकतात ह्यात करियर. अच्छा अच्छा! मला जरा समजून सांगशील का पत्रकार म्हणजे काय? ते जे म्हणजे पत्रकार होण्यासाठी काय काय गुण लागतील? हां! पत्रकार म्हणजे तर हे स्वत: म्हणजे चॅलेंजिंग फील्ड आहे स्वतःसाठी.

त्याचा रोल असा आहे कि जे आपण अ हे जे पत्रकार आहेत ना ते अ काय करतो त्यांचा रोलच असा आहे की डेव्हलपमेंट ऑफ नेशन. म्हणजे काय की आपण जे काय न्यूज आणणार आहे. काही ज्या स्टोरी मेकिंग करणारे आहेत एखाद्या टॉपिक वर, ते पूर्ण जगभरात सगळे जण ऐकले जाणार आहेत.

इंटरनेटच्या थ्रू आप ह्याच्या थ्रू आपल्याला अ खरी खरी माहिती कळू शकते आणि आपण अ पण त्याच्यासाठी थोड जागरूक होऊ शकतो.

हम्म. जागरूक तर होणारच हम्म पण त्याच्यासाठी तो स्वतः जर्नलिज्म ट्रूथ हवा आहे, म्हणजे हम्म हम्म हम्म. तो अक्यूरेट असावा त्याच्या कामाबद्दल अच्छा अच्छा आणि मेन म्हणजे तो इंडिपेंडेंट असावा.

जे त्याच्या त्याच्या कामावर तो फेअरनेस पाहिजे.

ह्यूमॅनिटी, त्याच्या कडे ह्यूमॅनिटी तर खूप इम्पॉर्टंट आहे. आज कल ह्यूमॅनिटी बघायला कमी असते. पण जो रिपोर्टर असतात जे लोकं त्यांच्या कडे ते ट्रूथ , अक्यूरसी, इंडिपेंडेंट, ह्यूमॅनिटी त्या गोष्टी मेन पाहिजे. त्यांच्या कडे तो अंगी जो म्हणतो ना आपण एक अंगी गुण पाहिजे.

अच्छा! मग त्याच्या मध्ये कुठले कुठले प्रकार असतात, पत्रकारामध्ये? म्हणजे आता बघा अ पत्रकारच जर समजा तिला जर जर्नलिज्मला ऍडमिशन घ्यायच झाल तर दोन वर्षांची काहीतरी म्हणजे ते पूर्ण टॉपिक म्हणजे ते सब्जेक्ट मी जे तुम्हाला आता सांगितलं.

इंग्लिश लिटरेचर आहे, इकॉनॉमिक आहे,

परत पॉलिटिक्स आहे, परत लॅंग्वेज आहेत, मीडिया मीडिया स्टडीज, मीडिया स्टडी पण असतो त्यात.

अ ब्रॉड ब्रॉडकास्टिंग जर्नालिझम असत. ऑनलाइन जर्नालिझम आहे.

आहेत त्यात बरेच प्रकार पण आहेत. मग ते तिच तिने ज्याच्यात इंटरेस्ट आहे ते तिला म्हणजे ती नंतर दोन वर्षात जेव जेवढा अभ्यास करेल ना ती त्यानंतर ती स्वतः डिसाइड करू शकते की मला या या स्पेशल अ अ स्पेशल सब्जेक्टमध्ये म्हणजे जर्नालिझमच्या स्पेशल सब्जेक्टमध्ये तिला काम करायच आहे.

ती ठरवेल नंतर तिच्या तिच्या ह्याने. मग तुला कुठला एक माहिती आहे का म्हणजे पत्रकार? कि त्याच्या बद्दल माहिती आहे का? जसं की शोध पत्रकार, क्रीडा पत्रकार? म्हणजे त्याच्या मध्ये काय काय असत? नाही मला असं एक्साक्ट तर नाही सांगता येणार. पण एक क्रीडा म्हणजे अ क्रीडा पत्रकार जे म्हणतो ते ना एक तर स्पोर्टच्या रिलेटेड जे न्यूज असतात.

जे आत आपले समजा ना क्रिकेटर्स आहे मग त्यांनी काय ठरवले. काय नाही. मग किती त्यांची त्यांची काय म्हणतो बरं आपण त्याला की अंह! मला आता एक्सक्ट वर्ड नाही समजत आहे. पण सगळेच हे स्पोर्ट्सच्या रिलेटेड जेवढे न्यूज असतात ना ते ते लोकं जास्त म्हणजे केअरली काम करणार त्याच्यावर म्हणजे त्याच्यावर ते स्टोरी रिमोट करू शकतात.

हा, आता शोधपत्रिका म्हणजे शोध पत्रिका पत्रकार ते लोक काय करणार की शोध जे आहेत ज्या गोष्टींवर रिसर्च करायचाय.

तर काही हिस्टोरिकेल असे काही काही हिस्टॉरिकल प्लेस असतात. जे आजपर्यंत कोणाला त्याबद्दल माहिती नाही. मग तिथे जाण. त्या हिस्टोरिकल प्लेस बद्दल माहिती कलेक्ट करणं. त्याची हिस्टरी पहिली कशी होती. हे शोधून याला हिस्टॉरिकल जर्नलिज्म पण असा एक टॉपिक म्हणजे देऊ शकतात ते लोक. असे आहे.

हो हो हे तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. वर्तमान पत्र, मासिक. आणि टीव्ही टीव्ही वरील न्यूज किंवा ते कसं बोलतायत न्यूज वरतसं थोडंस बघायला लागत असेल नाही का? हो हो हो हो ऍक्च्युली ना ऍक्च्युली मामी जर्नलिझमचा रोलचं असा आहे कि तो स्वतः ला चॅलेंजिंग समजायला पाहिजे. का तर तो त्याच्या न्यूजने पूर्ण देशाला तो डेव्हलप करतो. ठीक आहे. हम्म हम्म याच्या तो स्वतः एवढा सक्षम पाहिजे त्या प्रत्येकगोष्टी साठी जो स्वतः इंडिपेंडेंट असेल जो जो म्हणतो न आपण बेडरपणे.

हे ते रोल असतात त्या पत्रकारांमध्ये जर ती जर त्या सगळ्या गोष्टीला फेस करत असेल. एकतर हा म्हणजे जर्नलिझमचा म्हणजे असं म्हणजे बाकीचे सगळे लोक म्हणतात की खूप स्ट्रेसफुल जॉब आहे हा.

स्ट्रेसफुल तर जॉब आहेच. का? तर तुम्हाला तिथे एकदम कॉन्सेन्ट्रेशन ने काम करायचय अनके लोक असतात, जे आपल्या निगेटिव्ह पण येऊ शकतात. पॉझिटिव्ह पण येऊ शकता. आपल्याला प्रत्येक मुद्द्याला बोलण्याला म्हणजे अडवू शकतात.

तर हे रोल त्यांना बेधडकपणे करायचे. एखाद्या एखाद्या राज मत काय म्हणायच एखाद्या माणसाची जरी इंटरव्यू जरी घरी घ्यायची झाली तर त्यांना खूप खोलातून खोलात ज्याच्या जेणेकरून म्हणजे कि त्या माणसाला अ बोलण्यासाठी प्रवृत्त करायचं.

पण थोडसं लेखनाचा पण सराव असायला पाहिजे त्यांना. म्हणजे ते पण गरज असेल ना? व्याकरणाची अं परत अं काय म्हणतात भाषेवर प्रभुत्व असायला हवे पकड असायला हवी. मग ते तुम्ही दोन वर्षात शिकताना कारण लैंग्वेज लैंग्वेज वर पण स्टडी आहे म्हणजे इथे लैंग्वेज हा पण आहे जर्नलिझम मध्ये

मग याच्यात तर ते लोक म्हणजे शिकणार आहे कि लँग्वेज मध्ये कस आहे काय आहे?

परत लोकांमध्ये मिक्सउप होऊन संवाद साधायला यायला हवा आहे हा कम्युनिकेशन डेव्हलप स्किल डेव्हलप करायला यायला हवी आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट त्यासाठी तर ते तू स्वतः इंडिपेंडंट पाहिजे जर तू स्वत: इंडिपेंडंट असेल ना असेल ना तर त्याला या गोष्टी खूप खूप सहज फोलो होतील पण तो जर डिपेंडंट असेल कोणावर तरी मग त्याला तो थोडा आधी घाबरणार.

ह्या गोष्टी सगळ्या जर्नलिझम मध्ये शिकवल्या जातात ह्या तीन वर्षांच्या कालावधीत तर ती अशी आ बेधडक पण पणे जर असेल ती मुलगी तर चांगला हा जॉब करायला सुद्धा अ पण महिला पत्रकार म्हणून तुला काही माहिती आहे का म्हणजे महिलांच्या हक्कां साठी लढण्या चे काम करतात परत ते महिलांच्या समस्या सोडवतात महिलां विरूद्ध होत असलेल्या अन्याया विरूद्ध पत्रकार आवाज उठवण्या चे कार्य करते, हे म्हणजे अ तो पण वेगळा मुद्दा असेल ना तुला ह्या बद्दल काही माहिती आहे का? हम्म हम्म अस वेगळं असा सेपरेट असा मुद्दा नसतो आता समजा आता मी जर्नलिझम आहे तुमच्या रिलेटिव्ह मधली मी जर्नलिझमम्हणजे मी जॉबजॉब करते

हां, हे ज्या वेळीस तुम्ही मला सांगाल त्या वेळेस माझा काय रोल असणारे कि मी तिथे जाणे, पूर्ण माहिती पडताळून पाहणे आणि ती लोकांन समोर आणणे.

मी प्रश्न विचारनार त्या ज्या व्यक्तीने चे काही सहन केल आहे तिनी काय काय अन्याय सहन केले हे मी त्या माध्यमातून लोकांन समोर आणायच काम हे कोण करत पत्रकार करतात.

हां मग इथून समजत सगळ्यांना.

ते बाल पत्रकार एक आहे त्याच्या मध्ये मुलांन विषय काय आरोग्या विषयी असत, क संगोपणा विषयी असत, का खेळण्या विषयी असत, का बालकामगारअसतात त्याच्या मध्ये हां हां. हां हा खुप छान पॉईंट आहे खर तर म्हणजे त्या पत्रकारा म्हणजे ती म्हणजे आज काल कस ना लहान मुलांना कामाला पाठवतात लोक

ते एक तर बॅन आहे त्याच्या म्हणजे, नाही अठरा वर्ष पूर्ण झाल्या शिवाय आपण लहान मुलांना कुठस अस कामला नाही हे करू शकत. हम्म हम्म हम्म आणि मग त्यांना आधी काय द्यायचे शिक्षण द्यायचे त्यांना खेळ त्यांच बालपण त्यांच्या कडून हिसकवून नाही घ्यायच आहेना आपल्याला हम्म मग हे काम सुद्धा हे पत्रकार लोक करू शकता. आता सम सपोस तुमच्याआ म्हणजे माहिती नुसार कि एखादी आली कि ह्या हॉटेल मध्ये एवढ्या छोट्या छोट्या मुलांना काम करायला सांगता आहेत. हम्म भांडी घासायच टेबल पुसायची कामसांगता आहेत. तर त्या वेळेस जर तुम्हाला जर ते निदर्शनास आल, तर तुम्ही मला अ सेपरेट अस कॉल करून सांगू शकता की अ मॅडम इथे इथे हे चालू आहे. मग मी तिथे जाणार, मी त्या हॉटेल मालकावर एकशन घेऊ शकते. मग मी ते मीडिया, मीडिया थ्रू म्हणजे सगळ्यांन समोर आणू शकते

हम्म हम्म हम्म त्यांच बालपण हिरावून घेत नाही ना आपण

हे काम त्याच्यातून होऊ शकत त्या बालणेच्या मुलांच्या ह्यांचातल आणि आर्थिक क्षेत्रा मध्ये पण होऊ शकतना तर अर्थव्यवस्थे विषयी चां चांगले ज्ञान हवे, सेन्सेक्सच, शेअर मार्केटच्या, अर्थव्यवस्थेशी निगडित असलेल्या चांगल आपल्याला थोड ज्ञान असेल तरच आपण त्याच्या मध्ये करू शकतो. हां ते, ते मी तुम्हाला सांगितल ना जे थर्ड अ थर्ड इयरला असतना, हम्म हम्म हम्म थर्ड इयर त्यावेळेस तिने स्पेशल ज्यावेलेस तिने सब्जेक्ट घेईल ना, त्यावेळेस हे सगळे पॉइंट त्यात क्लिअर होतात. अर्थव्यवस्थे विषयीशी अच्छा हां आणि मनोरंजनाचा काय आ असेल त्याच्या मध्ये? मीडिया हां , मीडिया स्टोरी बोलली ना मी तुम्हाला आता हो हो त्यातले पण सब्जेक्ट आहेत.

सॉरी, म्हणजे कस आहेना आता काय काय शाळा अ काय काय अस सेपरेट हे घेता आहेत कि चित्रकला स्पर्धा

अक्षर लेखन स्पर्धा, निबंध स्पर्धा. आता सपोज एका स्कूलनी घेतले ते ऑर्गनाइज केले, मग त्या त्या स्कूल मध्ये खूप मुलांनी पार्टीसिपेट केले. की अदर स्कूल चे पण तिथे आले पार्टीसिपेंट

मग हे माहिती कोण देणार? ते लोक आह्माला सांगणार, हम्म हम्म हम्म पत्रकार लोकांना. मग पत्रकार न्यूज मध्ये तिथे एक माहिती देणार.

ऑनलाइन पण माहिती देऊ शकतात. की बबा ह्या शाळेनी हा उपक्रम राबवला. हम्म हम्म.अ पत्रकार परिष अ प प पत्र पत्रकारितेचे शिक्षण घेत असलेले काही संस्थांची नाव माहिती आहे का? आपल्या जवळ आहे. महाराष्ट्रात किंवा पुण्या, सोलापुरात,

हम्म हम्म आपल्या सोलापुरात पण असणार आहे पुण्या मध्ये सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन आहे एक नंबर कॉलेज आहे ते. हां सिम्बायोसिस कॉलजे

एक्साक्ट माहिती मला सोलापूर मधल नाही आहे पण पुण्यातली आहे हम्म सिम्बायोसिस कॉलेज बेस्ट आहे ह्याच्या साठी. जर्नलिसम अँड मास कम्युनिकेशन साठी

आणि तिला फक्त एवढ सांगा की हे जे आहेत ना पॉईंट अ जर्नलिसमचे रिलेटेड ह्यात तिला थोडस हे करणार की बाबा खूप हेडेकच काम आहे ते

सगळ्या डोंगर गोष्टी वीसरायच्या असतात. कारण त्यांचा रोलेच असा आहे. रोलेच असा आहे की तिथून त्यांना जायचे आहे. पाऊस असला तरी मी तिथे एक अ तिथे एक स्टोरी चालली आहे. तिथे काहीतरी मोठं काहीतरी होते आणि पावसा अभावी मी जर तिथे पोहचू शकत नाहीत तर हे चुकीच आहे. त्याला ऑप्शन आहेत ना तू अ म्हणजे बाय कार जाऊ शकतो ते लोकं. रेनकोट आहे, सगळ्या गोष्टी आहेत ना? हम्म हम्म हम्म पण त्यांना त्या स्पॉटला पोहचायलाच पाहिजे, कारण त्यांचा रोलच आहे तो. पण त्यांनी जर इथच अ थोडा टाईम हे केला तर त्यांची जी स्टोरी असणार आहे जे आपण जगा पुढे आणणार आहे ती स्टोरी येणार नाही ना समोर मग दुसर्या पत्रकार लोक असतात, म्हणजे इथे कशी आहे कॉम्पिटिशन आहे. म्हणजे जे चॅनेल्स असतात ते लोक त्यांच्या अंडर चे पत्रकार असतात ते काय करणार, माझा पहिला पत्रकार जातो आहे, तर माझी न्यूस पहिली येतिए का तुझी न्यूस पहिली येतिए चैनल ला.

हे पण आहेना. ह्याच्या साठी तो जो पत्रकार ते लोक निवडतात तो स्वतः इंडिपेंडें अँड अॅक्युरसी पाहिजे त्याच्या अंगातच.

जर अॅक्युरसी टाइम टाईमिंग ला तो अॅक्युरेट तिथं हे असेलल, पोचत ,सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करत असेल, त्यावेळीस त्याला पत्रकार म्हणून तिथे हे करणार आहेत ना रिक्रूट करणार आहेत

पण ज्यावेळेस आपण जास्त ट्रॅव्हलिंग करू हे मीडिया लोक जे असतात जे जास्त ट्रॅव्हल, ट्रॅव्हल जर केलना त्यांनी खूप पॉइंट मिळतात

का तर त्यांच्या स्टोरी रिपोर्टिंग साठी त्यांच्या ज्या काही स्टोरी असतात त्याच्या वर बनवण्या साठी. जे मीडिया स्टोरी आहे आपण बोलतोना

हां खूप छान माहिती कळाली त्याच्या साठी धन्यवाद अनु थँकयु मामी काही वाटलं तरी मला कॉल करत जा